अच्छा. आणि आता तू जे BAMS केलंय, त्याच्यामध्ये काय-काये? आयुर्वेद आहे पंचकर्मय, medicines आयुर्वेदिक medicines देता येते, पंचकर्मय.

म्हणजे तुम्ही फक्त आयुर्वेदिकच treatment करू शकता का?

आम्ही modern सुद्धा देऊ शकतो.

आम्ही surgery सुद्धा करू शकतो. हा पण मग, सगळ्या नाही करता येत असतील ना? कि पूर्ण तुम्ही MBBS सारखे करू शकतात? MBBS सारखीच करू शकतो आम्ही.

आणि मग BMS आणि BHMS मध्ये फरक का येतो? म्हणजे जर दोघी degree आहे. Homeopath आणि~ homeopath आणि आयुर्वेदा असं दोन फरक आहे. हा-हा. म्हणजे homeopathy वाले आयुर्वेद नाही करू शकत आणि आयुर्वेद वाले homeopathy नाही करू शकत, बरोबर?

हा-हा-हा. अच्छा. मग पण मग marks पण त्याच्यासाठी तेवढे लागत असतील ना? degree ला मग marks marks खूप लागतात. tough competition ए. हा-हा-हा. हां, ते त माहितीच आहे मला, NEET दिलीये तर, NEET च जे pressure होतं, ते फार जास्त होतं. आणि त्याच्यात म ते classes वगैरे ते. म्हणजे फार जास्त tension. ते त समजू शकते. आता बघू, म्हणजे कुठे number लागतो. त्यांच्यानुसार कारण म सगळं बघावं लागेल ना. ते तर आहे. हम्म म त्यानुसार बघू आता. तस तर pharmacist पण चांगलंय. म्हणजे माझी एक friend आहे. तिने केलेलं. तिने पहिले D pharm केलं होत. अन त्याच्यानंतर तिने B pharm केलं. तर तिच्याकडून, तुला गंमत माहितीय का? आपल्याला bachelor degrees माहितीये.

BAMS जसं आहे ना,

आता DHMS बंद झालय. आता BHMS ए. फक्त BA~DAMS आता हे खूप rare झालय. एक असतो दिल्ली ला. हो का?

हम्म

हम्म हम्म आणि ते मग exam कोणती-कोणती द्यावी लागते ह्याच्यासाठी? अं म्हणजे अं NEET च एके कि अजून पण कोणतं आहेत? ते मला नाही माहिती. कारण मंग मी कधी पाहिलं. म्हणजे मी कधी ऐकलं नव्हतं त्याच्याबद्दल आधी. हा हा. नाई तुमच्या वेळेस बहुतेक associate वगैरे होती ना? हो, आमचा वेळेस associate होती. हा, त तुम्ही associate वगैरे दिली होती. अजून कोणत्या exam दिल्या होता का तू? Associate PMT premedical test म्हणजे. PMT काय असतं? म्हणजे मी कधी ऐकलं नाही आहे. Premedical test Premedical test.

हो. हम्म हम्म हम्म आणि म ते कशा~ कशासाठी होती? म्हणजे असं अं जसं हे NEET च हे college मध्ये अह number लागण्यासाठी. ते private colleges असतात ना apollo सारखे,

आणि AIMS वगैरे साठी पण का?

हम्म हम्म हम्म

अच्छा, नाही आता आमच्यावेळेस त समजून घे सगळ्यांसाठी NEET चे आहे आम्हाला. आणि जर D pharmacy वगैरे करायची असेल, तर CET ए. आणि जर engineer side जायचंय, engineering साठी, तर मग आम्हाला JEE द्यावी लागते.

म्हणजे आमच्यात associate वगैरे नाहीये. आणि तू जे exam सांगितली, ते AIPMT वगैरे पण ज्या होत्या बाकीच्या, त्या पण नाही आहे आता. हम्म आता एकच exam वर सगळं अं द्यावं लागत असं झालेलंय. मी त दोघी exam दिलेल्याय. CET पण दिलीय अन NEET पण दिलेलीय. त आता बघू, काय करायचं, काय नाही. म्हणजे marks येतील, त्याचावर सगळं depend आहे. ते त आपण पण नाही विचार करू शकत.

हम्म मी पण classes वगैरे केले होते. तर बघू आता काये ते. पण जर कमी marks पडले, त म मी विचार करते कि gap पण घेतला त कसं राहील असं? काय वाटत तुला त्याच्याबद्दल? Gap मी म्हणते कि, घ्यायचा नाही. gap घेऊन फायदा नाही. वर्ष खा~ खराब होतो फक्त.

तेच सांगू का, plus ten किंवा minus ten अशे दोन येतात. म्हणजे काहीच changes नाही होत का? कितीही मेहनत केलं तरी?

हम्म हम्म हम्म म्हणजे घेऊनही काही फायदा नाहीये.

मी एकदा सांगून बघते. मी एकदा दोनदा सांगून बघते. बऱ्याच लोकांचं बघितलय. अच्छा. हम्म हम्म नाही म्हणजे फारजण एक-एक दोन-दोन repeat, अक्षरशः मी तीन-तीन चार-चार repeat करणारे पण, मुलं-मुली बघितलेले आहेत. तर म्हणजे मला असं वाटायचं कि त्यांचे marks वाढत असतील. किंवा मग अं लागत असेल number. तेवढी मेहनत घेतात तर. नाही काहीच. हम्म हम्म म्हणजे मग repeat करून पण काही फायदा नाहीये. जेवढे marks आहेत तेवढ्यातच करायचं आहे.

हम्म हा. ते आहे बघावं लागेल. Tension ए career च हे पण फार. कोणती field घ्यायची काय नाही.

हम्म त्यात घरचे पण असं म्हणतात कि, बघ तुला जसं योग्य वाटतय. तुला ज्याच्यात interest ए, तू त्याचानुसार घे. Information काढ. म मी तसं, यूट्यूब वर पण बघत असते कि, काय कोणत्या field मध्ये काय आहे काय नाहीये असं. म्हणजे जेवढी information काढता येतेय. Google वरून म्हण, यूट्यूब किंवा मग social media वरून. जे पण जिथून पण भेटेल मी काढते information सगळी. आणि मग असं decide करेल, की काय घ्यायचं.

हम्म तस तर medical field चांगलीये. पण मग marks वर depend आहे, सगळं आपलं त्याच्यामध्ये. अन marks फार जास्त लागतात. आणि मी तस ऐकलंय कि study पण फार जास्त hard ए म्हणून. हम्म नाही गं.

मी बघितलंय ना कि ते medical students कशे study करत असतात. हम्म तुम्ही जेवढी मेहनत घ्याल, त्याच ते फळ तुम्हाला भेटतं.

शरीर क्रिया, शरीर रचना. म्हणजे subjects आहेत का हे?

पदार्थ विज्ञान असत. त्याचा काय फायदा तुम्हाला? म्हणजे ते का बरं subject तुम्हाला म्हणजे असं? हे बघ first year चे subjects म्हणजे basic.

Second year चे म्हणजे development.

आणि third year चे subjects म्हणजे,

का basic? तर सगळं basic knowledge first year ला भेटतं.

तस BAMS च ABCD म्हणजे first year.

नाही गं, मी सहज study केलाय.

हा आणि college ला lectures वगैरे होतात ना?

कारण मी ऐकलंय कि, college ला lectures वगैरे काही होत नाही असं. सगळं तुम्हालाच करावं लागत. नाही नाही नाही होतात lectures.

First year चे होतात. second year चे rarely होतात. आणि एक, काही वेळेस त ज्यांचे-ज्यांचे practicals असतात. त्यांचे-त्यांचे lectures होतात.

हम्म हम्म college वर depend करत असेल ते. ते तो प्रश्न नाहीये. समजून घे. प्रत्येक college च वेगळं वेगळं असतं. कुठे होता, कुठे नाही होत. किंवा मग, काही-काही colleges मध्ये तर एकदम regular होतात. मी अशे पण college बघितलेले आहेत.

हम्म कि जिथे ते, फार जास्त घेतात. तिथले student होऊन जातात. कि बाबा बस. आता नका घ्या. दिवसभर ती practicals आणि lectures च करायला लावतात असं. अरे हो बऱ्याच colleges मध्ये ना, सकाळी जर माणूस नऊ वाजता बसला . कि फक्त पाच वाजेला उठायचं. कंटाळा येऊन जातो ना तेच-तेच शिकून.

कारण त्याच पहिलेच, आपण नवीन-नवीन एखाद field मध्ये गेलेलो असतो. त्यात ते सगळं जर एका सोबत सगळंच शिकवतील तर काय होणारे.

आणि त्यात medical field ए hard. मला तर भीती वाटते त्या field ची.

हम्म ते पण केलं तर सहीये. पण त्याचा मध्ये पण मग अं कसंय घरचे हे म्हणतात medical field कडे घरच्या लो~ म्हणजे त्यांचे मत जास्तय तस. ओढ जास्तय.

कारण माझा जो मोठा दादा आहे तो पण DMLT वगैरे केलेलंय. बाकीचे doctor आहेत तर त्यामुळे. तर त्यांचं मत असंय कि ह्याचातूनच एक काहीतरी बघ. हम्म हम्म त्यामुळे मग मी ह्याचाच विचार करतेय. कि काय अं कोणती field घेऊ, काय घेऊ. मंग त्याच्यासाठी, मला आधी classes करावे लागतील का काही? म्हणजे जस मी BHMS, BDS जे पण मला भेटलं त्याचसाठी? हे बघ तुझ्या मतावरे. तुला त्या classes करायचं कर, नाही करायचय नको करू.

हो असतात ना मुंबई, पुणं, नाशिक अशा ठिकाणी आहेत.

हा आता ते एक depend करत कि number कुठे येतो. ते पण एक मोठं गोष्ट आहे ना. मग तिथे classes असतात, नसतात ते पण एक माहिती नाहीये ना. आता online ची facility सुरु झाल्या कारणाने online पण classes करता येतात. अरे हा. online पण फार सारे सुरु झाले आहेत. पण मग ते online समजत का? म्हणजे असं व्यवस्थित घेतात का ते? तू कधी म्हणजे केलाय try? नाही मी कधीच नाही केलं. अगं मी अं आता ह्याला पण काई मी classes नाही लावत. माझं-माझंच study. अच्छा हा. तुझे पुढचे plan कायेत मग आता? तू MD चा study करते का? हो MD चा करतेय.

medical officer साठी पण try करते. अच्छा अं काय असतं त्याच्यात? म्हणजे medical officer मध्ये काय करू शकता तुम्ही?

हा का? हा बनवता येत. पण तेवढं पुढे study करावं लागत असेल ना. MPSC, UPSC चा. ते पण त hard ए बाबा. ते पण बेकारे.

कोणतीच field easy नाही असं तरी मला वाटतं.

प्रत्येक field च काही ना काही आहेच एक.

आता मी किती मी सगळ्यां बद्दल information काढते ना, तेव्हा समजत कि नाही ह्याचामध्ये हे hard ए, त्याचा मध्ये ते. ते आता जस engineering मध्ये ते म्हणतात कि math फार hard जातं आम्हाला. अं फार tough ए. असं-तसं. MONE, MTWO काढायला फार time लागतो. तसं medical field वाले म्हणतात. आता प्रत्येक field मध्ये ज्याचा त्याचा आता. omo जे homopathy ए. त्यांची जे medicines आहेत. ते फार hard जातात म्हणतात.

हम्म काई ना काई, काई ना काई. तस~ तस तुझे मत काय पडतात? म्हणजे तुला काय वाटतं कि काय करायला हवं मी? काई नाई तू BAMS पण केलं त well and best ए. BHMS पण केलं त well and best ए. असं काही हे नाई.

Medical officer बनता येतं, doctor बनता येतं. कोणत्यातरी research scientist centre ला जाता येतं

मी ऐकलय research-research ला पण BAMS वाले घेतात.

मी एकलंय. Medical officer बनता येतं.

हा ते MPH वैगेरे च्या पण exam असतात ना, ह्यांच्यानंतर? किंवा मग MPSC वैगेरे पण तुम्ही देऊ शकतात. बरोबरे. MPH, NPH असतात. हम्म हम्म हम्म ते CCIM मध्ये वैगेरे पण, ज~ अं असतात ना वाटतं vaccancy तुमच्यासाठी?

हम्म हम्म हम्म तेपण एक चांगलंय. म्हणजे job सारखं सहीये त. Clinic वैगेरे, ज्याला clinic टाकायचं नाहीये त्याच्यासाठी options आहेत म्हणजे.

खूप, खूप असं,